खूप सारे लोकं दिसून राहिलेले आहे बस स्टॉप खूप मोठा आणि स्वच्छ वाटत आहे.

खूप सारे लोकांची गर्दी दिसून राहिलेली आहे खूप सारे लोकं त्या मंदिरात पूजा करायला आलेले वाटत आहेत.

खूप सारे मोठे मोठे झाडं आहेत जे अगदी हिरवगार आहेत.

घडी ही लावलेली आहे. लाईटा चालू आहे.

चालू आहे त्याच्या साईड ला दिल्ली डायनिंग असं लिहिलेलं आहे इथे खूप छान जेवण मिळत.

पोस्टर लागलेला आहे त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं दिसत आहे.

दुकान टिना च्या शेड ने बनवलेली दिसत आहे दुकानाच्या बाहेर एक ग्रे कलर च छोटंसं --

काही पॅकेट वाटत आहेत त्या पॅकेट च्या अंदर--

खूप पुराण खंडर महल दिसून राहिलेलं आहे.

हे एक क्लासरूम वाटत आहे क्लासरूम मध्ये खूप सारे बेंच आहेत बेंचवर खूप सारे मुलं मुली बसलेले दिसत आहेत.

टमाटर छान फ्रेश दिसून राहिलेले आहेत.

तिथे काही कार्यक्रमच आयोजन असलेलं वाटत आहे.

तिथे खूप साऱ्या ज्वेलर्या ठेवलेल्या दिसत आहे.

अवतीभवती हिरव दाट अस झाडं दिसून राहिलेली आहे वातावर --

काही सिलिंग फॅन छोटे आहेत तर का --

आजूबाजूला अजूनही काही सोफे ठेवलेले दिसत आहेत.

खूप मोठं असं पेंडॉल टाकलेलं दिसतं आहे.

साऱ्या पांढऱ्या रंगाच्या कुरश्या तिथे लावलेले दिसतं आहे.

दुकान दिसून राहिलेली आहे त्या दुकानाचं नाव आई स्टेशनरी अँड जनरल स्टोअर असं आहे.

कोणत्याही घर वगैरे दिसतं नाही आहे. तिथे काही लेबर काम करताना दिसतं आहे. अवतीभवती खूप हिरवंगार असं वातावरण आहे.

सगळ्या रेस्टॉरंट चे लाईट चालू दिसतं आहेत.

शाळा खूपच मोठी दिसत आहे शाळेच्या समोर--